निडागार आकाश दिसत आहे तिथे पाणी ए .

स्कु स्कुटी ने जात आहे त्या स्कुटीवर बसून हे.

ए.सी. आहे इथे ती मूळ माणसं --

ते डस्टबिन ठेवलेले आहे खुर्च्या आहेत. त्या खुर--

फुले आहेत इकडे खुर्च्या आहेत खुर्च्यावर बसलेले--

तिथे मोठाली छाव छोटं छोटं गवत आहे.

एक डेकोरेशन केलेल आहे तिथे टेबल ठेवलेले अस--

आणि मोठ मोठे झाडे वगैरे --

लई आणि कलर त्यांचा येल्लो कलर आहे रेड कलर --

लावलेलं आहे टेटर्स बुक्स जनरल म्हणून अस अन शे --

व्हाईट ये गोटी आहेखाली पाणी ए यांच लोखंडाचं काम --

ते कसं हम्म हौशांच असत.